हा एक बोर्ड लावला आहे त्यावर लिहले आहे कोठनूर पेन्सिल कम्यूनिटी .

हे एक उद्यान आहे हे उद्यान वाहुली मध्ये आहे.

हे चित्र खूप सुंदर दिसू लागलेले आहे कारण हे डोंगराचे किंवा किल्ल्याचे चित्र --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

व्यक्ति पण बसलेले आहेत तसेच इथे साऊंड्स पण आहेत मोठे एक व्यक्ति समोरून --

इथे काही वेपर्स दिसत आहेत तसेच इथे पॉपकॉर्न --

या चित्रामध्ये आपण पाहत आहोत की मुले फुटबॉलच्या मैदानावर फुटबॉल खेळत आहेत तसेच त्यांनी इथे--

या चित्रामध्ये आपण पाहत आहोत की हे एक रेस्टॉरंट आहे.

या चित्रामध्ये आपण पाहत आहोत की इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुले ठेवली आहेत.